अ तिथे त्यांला य ए पा स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तक हवी आहेत म्हणून ते आलेले आहे.

इथे एक मोठी बिल्डिंग दाखवली आहे त्याच्या बाहेर अह गाड्या लावलेल्या आहे अह झाडे आहेत तिथे त्याच्या शेजारी एक मोठी बिल्डिंग आहे झाडे हिरवीगार झाडे आहे त्याच्यामुळे अ गाड्यांना खु खूप छान सावली अ सावली आहे.